एक कूल दिसून राही एक स्कूल दिसून राहिले आहे क्रिउस लाईक मेडिटल कूल मेडिकल स्कूल दिसून राहिले आहे ऍडमिशन असं नाव दिसून राहिल आहे.

इथे समुद्र किनारा दिसून राहिले आहे तिथे खूप पाणी दिसून राहिले आहेत. तिथे मोठ् मोठ्या बोट दिसून राहिल्या आहेत.

इथे एक कॅफे दिसून राहिल आहे तिथे च बलून डेकोरेशन केलेल दिसून राहील आहे.